यामध्ये तर सर्व प्रकारचे फुले आहेत.

शेती आमची शेती ही नीरा नदीच्या शेजारी शेती आहे.

चिलापी अशे वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात.

तसेच अ मलिकाअर्जुन मंदिरामध्ये पन श्रावण महिन्यात खूप गर्दी असते.

भेटतो त्यामध्ये चिंच बोर आवळे करवंदे --

अ समुद्राच्या ठिकाणी गेल्यावरती चौपाटी वरती खु --

तसेच हे फळे हे ऋतू नुसार पन आस--

छोटी छोटी झाडे अशी लावलेली होती.